याच्यामध्ये एक डायनोसर दाखवलेल आहे डायनोसर हे खूप सुंदर कलर केलेला हे एक पुतळाचे फोटो आहे.

पाणी हे खूप मोट्ठे आहे आणि पाणी खूप जास्त दिसत आहे नदीला आलेले.

या फोटो मद्धे एक हिरवी मॅट घातलेली आहे आणि वरती पण खूप सुंदर असा--